नमस्कार
या ट्युटोरियलमध्ये रेडियन्स एंड सेक्टर्स शिकणार आहोत
याशिवाय इनपुट बारचा वापर कमांड देण्यासाठी कसा करायचा ते पाहू
तुम्ही इंट्रोडक्शन टीओ जिओजेब्रा आणि एंगल्स एंड ट्रायंगल्स बेसिक्स ही ट्युटोरियल्स पाहिलेली असावीत
या ट्युटोरियलसाठी उबुंटू व्हर्शन 1004 एलटीएस आणि जिओजेब्रा व्हर्शन 3240 वापरणार आहोत
यात रेडियन म्हणजे काय आणि त्याचे मापन शिकू
कंसाची लांबी आणि कोनाचे माप यांच्यातील संबंध जाणून घेऊ
आणि वर्तुळखंडाचे क्षेत्रफळ काढण्याची असाईनमेंट करू
त्यासाठी सर्कल विथ सेंटर एंड रेडियस सर्क्युलर एआरसी विथ सेंटर बेटवीन त्वो पॉइंट्स एंड सेगमेंट बेटवीन त्वो पॉइंट्स ही टूल्स वापरू
आपल्याला ड्रॉईंग कमांडस इनपुट बारमध्ये टाईप करूनही देता येतात
सर्कल विथ सेंटर एंड रेडियस या टूलच्या सहाय्याने 5 त्रिज्येचे वर्तुळ काढू
सर्कल विथ सेंटर एंड रेडियस ह्या टूलवर क्लिक करा
ओरिजिन हा मध्य आणि 5 एकक त्रिज्या घेऊ या
वर्तुळाच्या परिघावर बी आणि सी हे बिंदू काढा
ह्या दोन बिंदूंमधील कंस पूर्ण करण्यासाठी सर्क्युलर एआरसी विथ सेंटर बेटवीन त्वो पॉइंट्स ह्या टूलवर क्लिक करा
मध्यबिंदू आ नंतर बी आणि सी वर क्लिक करा
अशाप्रकारे कंस पूर्ण होईल
एआरसी लेंग्थ d583 युनिट्स असल्याचे दिसेल
हा कंस डिलिट करून तो दुस या पध्दतीने काढू या
इनपुट बारमध्ये कमांड देऊनही कंस काढता येतो
हा आयताकृती बॉक्स म्हणजे इनपुट बार आहे
त्याच्या पुढे तीन ड्रॉपडाऊन आहेत
यात आपण काही फंक्शन्स समाविष्ट करू शकतो
येथे काही पॅरामीटर्स देऊ शकतो आणि जिओजेब्रा विंडो मध्ये आकृती पूर्ण करण्यासाठी ही कमांड के आहे
येथे एआरसी टाईप केल्यावर येथे ही कमांड पूर्ण झालेली दिसेल
ही कमांड ह्या ड्रॉपडाऊन मध्ये देखील सापडेल
एआरसी वर क्लिक केल्यावर ती कमांड येथे आलेली दिसेल
त्यातील स्क्वेअर ब्रॅकेट्स च्या आत क्लिक करून नंतर एंटर केल्यास येथे संबंधीत सिंटॅक्स दिसेल
आपण कंस काढण्यासाठी सर्कल आणि दोन बिंदू हा सिंटॅक्स वापरणार आहोत
वर्तुळाचे नाव आणि कंसासाठी दोन बिंदू देणे आवश्यक आहे
अल्जेब्रा व्ह्यू मध्ये हे वर्तुळ लॉवर केस सी ने दाखवले आहे तर ज्या बिंदूमध्ये हा कंस काढायचा आहे ते अपर केस बीआणि सी ने दर्शवले आहे
नंतर आपण येथे कमांड टाईप करू या
ArccBC आणि एंटर दाबा
जिओजेब्रा हे केस सेन्सिटिव्ह आहे
आता कंसाची रंग आणि जाडी बदलण्यासाठी येथे ऑब्जेक्ट प्रॉपर्टीज वर जाऊ या
आपण कलर टॅबवर जाऊ आणि लाल रंग निवडू
तसेच स्टाईल टॅबवर जाऊ आणि कंसाची जाडी वाढवू या

हा कंस आता लाल रंगात जाड आणि बोल्ड रूपात दिसत आहे
आता रेषाखंड अब आणि एसी काढू
त्याच्याही दोन पध्दती आहेत
सेगमेंट्स बेटवीन त्वो पॉइंट्स हे टूल निवडून नंतर आ आणि बी बिंदूंवर क्लिक करा
रेषाखंड अब तयार होईल
रेषाखंडासाठी इनपुट बारद्वारे देखील कमांड लिहू शकतो
सेगमेंट AC असे टाईप केल्यास रेषाखंड एसी मिळेल
आपण कंस बीसी रेषाखंड अब आणि एसी काढून वर्तुळखंड बॅक तयार केला आहे
बीसी या कंसाने आ बिंदूशी केलेल्या कोनाला आपण α म्हणू या
α येथील ड्रॉपडाऊन मधून निवडू या
angleBAC ही कोनासाठी कमांड आहे
आपण कोनांना नावे देण्याची नेहमीची पध्दत जिओजेब्रा मध्येही वापरणार आहोत
आपल्याला दिसेल की येथे α ची व्हॅल्यू 6678 अंश आहे
एक रेडियन म्हणजे त्रिज्येच्या मापाच्या कंसाने वर्तुळकेंद्राशी केलेला कोन अशी व्याख्या केली जाते
कोनाच्या मापाचे एककासाठी ऑप्शन्स मधील एंगल युनिट्स मधून रेडियन्स हा पर्याय निवडा
आता α ची व्हॅल्यू 117 राड एवढी दिसेल
ती व्हॅल्यू 1 राड च्या जवळपास आणण्यासाठी एआरसी लेंग्थ मध्ये थोडा बदल करू या
एआरसी लेंग्थ म्हणजे d5 एकक आहे तसेच एंगल सबटेंडेड अट ठे सेंटर म्हणजेच α व्हॅल्यू 1 राड आहे
आपण radianची व्याख्या पाहिली
त्रिज्येच्या मापाच्या कंसाने केंद्राशी केलेला कोन 1 राड असतो
1 राड म्हणजे किती अंश असतात
आपण हे थोडे झूम आउट करू या
आता ह्या कंसाची लांबी बदलून ते अर्धवर्तुळ करू या
अशा प्रकारे π a ही कंसाची लांबी असून आ ही वर्तुळाची त्रिज्या आहे
त्यापूर्वी अंश हे कोनाचे माप निवडू या
कारण आपल्याला 1 राड म्हणजे किती अंश हे शोधायचे आहे
जेव्हा कंसाची लांबी π a असते म्हणजेच ते अर्धवर्तुळ असते तेव्हा α ची व्हॅल्यू 18021 अंश असते
आणि जर आपण हे वर्तुळ पूर्ण केले तर आपल्या लक्षात येईल की α हा कोन जवळजवळ 360 अंशाचा आहे
अशा प्रकारे ह्या दोन गोष्टी बघता आपल्याला 1 राड ची 5732 अंश एवढी व्हॅल्यू मिळेल
असा हा कंसाची लांबी त्रिज्या व कोनाचे माप यांच्यातील संबंध आहे
आता आपण θ हा रेडियन मधील नवीन कोन तयार करू ज्याचे माप α5732 असेल

लक्षात घ्या की θ म्हणजे कोनाचे रेडियन मधील माप
मात्र फॉर्मॅटिंग डिफिकल्टी मुळे ते येथे डिग्री असे दिसत आहे
कोनाचे माप रेडियन मध्ये न बदलता θ असेच वापरू या
कारण कंसाची लांबी आणि कोनाचे माप यांचा संबंध आपल्याला पहायचा आहे
फॉर्मॅटिंग डिफिकल्टी मुळे हे सूत्र आपल्याला असेच बघावे लागेल
आता आपण कंसाची लांबी आणि कोनाचे माप यामधील संबंध दर्शवणारे सूत्र लिहिण्यासाठी जिओजेब्रा विंडो मध्ये टेक्स्ट समाविष्ट करू या
टेक्स्ट कसे लिहायचे ते जाणून घेण्यासाठी एंगल्स एंड ट्रायंगल्स बेसिक्स वरील ट्युटोरियल बघा

कंसाची लांबी बदलली की θची व्हॅल्यू बदलते
त्याचे सूत्र drθ असे लिहिता येईल
डी ही कंसाची लांबी rही त्रिज्या θहे कोनाचे रेडियन मधील माप असते
आपण जे शिकलो त्याची उजळणी करण्यासाठी ही असाईनमेंट करू या
वर्तुळखंडाचे क्षेत्रफळ ½ आ2 θ कसे ते दाखवा
आ ही त्रिज्याθ हे केद्राशी केलेल्या कोनाचे रेडियन मधील माप आहे तसेच क्षेत्रफळ ½ आ2 θ हे सूत्र आहे
असाईनमेंट सोडवण्यासाठी एक सूचना म्हणजे वर्तुळखंडाची तुलना वर्तुळाच्या 14भागाशी करा
असाइनमेंट काढल्यावर अशी दिसेल
वर्तुळखंडाचे क्षेत्रफळ काढण्यास त्याची तुलना वर्तुळाच्या हया क्वाड्रंट शी करा
या प्रॉजेक्ट साठी नॅशनल मिशन ओन एज्युकेशन थ्रॉग आयसीटी एमएचआरडी यांच्याकडून अर्थसहाय्य मिळालेले आहे
यासंबंधी माहिती या साईटवर उपलब्ध आहे
ह्या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मोहिनीराज सुतवणी यांनी केलेले असून आवाज
यांनी दिलेला आहे
आपल्या सहभागासाठी धन्यवाद